मला इस फोटो मे एक बी-बीच दिखता आहे पानी दिखता आहे छोटासा घर दिखता आहे कुछ गाड़ियां खड़ी हुए दिखता आहे एक बोट्स भी खड़ी है यहाँ पे।

माला इस फोटो मे चेअर्स दिखता आहे. माला इस फोटो मे बुक्स दिखता आहे. माला इस फोटो मे--

हा बिल्डिंग्स दिखता आहे. माला इस फोटोमे टाइल्स दिखता आहे. माला इस फोटो मे लाइट्स दिखता आहे.

मला इस फोटो मे डॉग्स दिखता आहे मला इस फोटो मे कार्स दिखता आहे मला इस फोटो मे इस्टेट लाइट दिखता आहे.

माला इस फोटो मे खुला आसमान दिखता आहे माला इस फोटो मे पर्सन्स दिखता आहे.